माझ्या प्रिय देशबांधवानो नमस्कार
दोन दिवसांपूर्वीची काही अद्भुत छायाचित्रे काही अविस्मरणीय क्षणांच्या ताज्या आठवणी आताही माझ्या डोळ्यांसमोर आहेत
त्यामुळे यावेळच्या मन की बात ची सुरुवात याच क्षणांनी करुया
टोक्यो ऑलिंपिक मध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन चालतांना बघून केवळ मीच नाही तर संपूर्ण देश रोमांचित झाला होता
त्याक्षणी संपूर्ण देशाने जणू एकत्र येत आपल्या या योद्ध्यांना म्हटले
विजयी भव विजयी भव
जेव्हा हे खेळाडू भारतातून गेले त्याआधी मला त्यांच्याशी बोलण्याची त्यांचे आयुष्य जाणून घेण्याची आणि देशालाही ते सांगण्याची संधी मिळाली होती
हे खेळाडू आयुष्यातील अनेक आव्हानांवर मात करत इथे पोहोचले आहेत
आज त्यांच्याजवळ आपले प्रेम आणि सर्वांच्या पाठिंब्याची ताकद आहे त्यामुळे चला आपण सगळे मिळून आपल्या या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊया त्यांचा उत्साह वाढवूया
सोशल मीडियावर देखील ऑलिंपिक खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आता व्हिक्टरी पंच कॅम्पेन म्हणजेच विजयी ठोसा अभियान सुरु झाले आहे
आपणही आपल्या चमू सोबत आपला व्हिक्टरी पंच शेयर करा भारतासाठी चीयर करा
मित्रांनो जो देशासाठी तिरंगा हातात घेतो त्याच्या सन्मानार्थ आपल्या भावना अभिमानाने उचंबळून येणं स्वाभाविक आहे
देशभक्तीची हीच भावना आपल्या सर्वांना एकमेकांशी बांधून ठेवते
उद्या म्हणजेच 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवसही आहे
कारगिलचे युद्ध भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयमाचे असे प्रतीक आहे जे संपूर्ण जगाने पहिले आहे
यावर्षी हा गौरवास्पद दिवस देखील अमृत महोत्सवाच्या दरम्यान साजरा केला जाणार आहे त्यामुळे तो आणखीनच विशेष आहे
माझी अशी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी कारगिल युद्धाची रोमांचकारी कथा नक्की वाचा
कारगिलच्या योद्ध्यांना आपण सर्व आधी वंदन करूया
मित्रांनो
यावर्षी 15 ऑगस्ट रोजी देश आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करत आहे
आपले हे खूप मोठे भाग्य आहे की जे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशाने कित्येक शतके वाट पहिली त्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असतांनाच्या क्षणांचे आपण साक्षीदार बनणार आहोत
आपल्याला आठवत असेल स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव आपण 12 मार्चपासून महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमातून केली होती
याच दिवशी बापूंच्या दांडी यात्रेचे पुनरुज्जीवन करण्यात आले होते
तेव्हापासून जम्मूकाश्मीर पासून ते पुडदूचेरीपर्यंत गुजरातपासून ते ईशान्येकडील राज्यांपर्यंत अमृत महोत्सवासही संबंधित कार्यक्रम होत आहेत
अशा अनेक घटना ज्यांचे योगदान तर खूप आहेच मात्र त्यांची म्हणावी तेवढी चर्चा झाली नाही आज लोक त्यांच्याविषयीही जाणून घेत आहेत
आता जसे की मोईरांग डे चेच बघा ना माणिपूरची छोटीशी वस्ती मोईरांग कधीकाळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय लष्कर म्हणजे आयएनएचे प्रमुख केंद्र होते
इथे स्वातंत्र्याच्या पहिल्याच लढाईआधी आयएनएच्या शौकत मलिक जी यांनी भारताचा झेंडा फडकवला होता
या अमृत महोत्सवादरम्यान 14 एप्रिल रोजी याच मोईरांग मध्ये पुन्हा एकदा तिरंगा फडकवण्यात आला
असे कितीतरी स्वातंत्र्य संग्राम सैनिक आणि महापुरुष आहेत ज्यांचे आपण यानिमित्ताने स्मरण करत आहोत
सरकार आणि सामाजिक संस्थांकडूनही सातत्याने याच्याशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जात आहेत
यंदाच्या 15 ऑगस्टलाही असेच एक आयोजन होणार आहे
हा एक प्रयत्न आहे राष्ट्रगीताशी संबंधित
सांस्कृतिक मंत्रालयाचा प्रयत्न आहे की त्या दिवशी जास्तीत जास्त भारतीयांनी एकाच वेळी राष्ट्रगीत गायचे
यासाठी एक संकेतस्थळ देखील तयार करण्यात आले आहे Rashtragaan
या संकेतस्थळाच्या मदतीने आपण राष्ट्रगीत गाऊन ते ध्वनिमुद्रित करु शकाल आणि या अभियानात सहभागी होऊ शकाल
मला आशा आहे आपण या विशेष उपक्रमात नक्की सहभागी व्हाल
अशाच प्रकारचे अनेक अभियान अनेक उपक्रम आपल्याला येत्या काळात बघायला मिळणार आहेत
अमृत महोत्सव हा कुठल्या सरकारचा कार्यक्रम नाही तर हा कोट्यवधी भारतवासियांचा कार्यक्रम आहे
प्रत्येक स्वतंत्र आणि कृतज्ञ भारतीयाने आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना केलेले हे वंदन आहे
या महोत्सवाच्या मूळ भावनेचा विस्तार तर बराच मोठा आहे
ही भावना आहे आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मार्गावरुन चालणे त्यांच्या स्वप्नातल्या देशाची उभारणी करणे
जशाप्रकारे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ते सगळे झपाटलेले लोक एकत्र होऊन लढले होते तसेच आपल्याला देशाच्या विकासासाठी एकत्र यायचे आहे
आपल्याला देशासाठी जगायचे आहे देशासाठी काम करायचे आहे
आणि या प्रवासात अगदी छोटी छोटी कामेदेखील मोठा प्रभाव पाडू शकतात
आपली दैनंदिन कामे करतांनाही आपण राष्ट्र निर्मितीचे काम करु शकतो
जसे की व्होकल फॉर लोकल
आपल्या देशातील स्थानिक उद्योजक कलाकार शिल्पकार विणकर यांना आधार देणे हे आपल्या रोजच्या सवयीचा भाग बनले पाहिजे
सात ऑगस्ट रोजी येणारा राष्ट्रीय हातमाग दिवस आपल्यासाठी अशी एक संधी आहे ज्यावेळी आपण प्रयत्नपूर्वक हे काम करु शकतो
राष्ट्रीय हातमाग दिनामागेही खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे
याच दिवशी 1905 साली स्वदेशी आंदोलनाची सुरुवात झाली होती
मित्रांनो
आपल्या देशातील ग्रामीण आणि आदिवासी भागात हातमाग उत्पन्नाचे एक महत्त्वाचे साधन आहे
हे एक असे क्षेत्र आहे ज्याच्याशी लाखों महिला लाखो विणकर लाखो शिल्पकार जोडलेले आहेत
आपले छोटे छोटे प्रयत्न वीणकरांमध्ये एक नवी उमेद जागवू शकतात
आपण स्वतः काही ना काही तरी खरेदी करा आणि आपले अनुभव इतरांनाही सांगा
जेव्हा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत अशावेळी एवढे काम करणे आपली निश्चितच जबाबदारी आहे मित्रांनो
आपण पहिले असेल 2014 पासूनच आपल्या मन की बात मध्ये आपण नेहमीच खादीवर चर्चा करतो
आपल्याच प्रयत्नांमुळे आज देशात खादीची विक्री कित्येक पटीने वाढली आहे
कोणी कधी विचार केला असेल का की खादीच्या कुठल्या दुकानात एकाच दिवशी एक कोटींपेक्षा अधिक विक्री होऊ शकते मात्र आपण हे देखील करुन दाखवले आहे
आपण जेव्हाही कधी खादीचे कोणतेही उत्पादन खरेदी करता तेव्हा त्याचा लाभ आपल्या गरीब वीणकर बंधूभगिनींना होतो
यामुळेच खादीची खरेदी करणे एकप्रकारे लोकसेवाही आहे आणि देशसेवाही आहे
माझी आपल्याला आग्रही विनंती आहे की आपण सर्व माझे प्रिय बंधूभगिनी ग्रामीण भागात तयार होणाऱ्या हातमागाच्या वस्तू जरूर खरेदी करा
आणि त्या वस्तू मायहँडलूमीप्राईड वर शेयर करा
मित्रांनो जेव्हा आपण स्वातंत्र्य आंदोलन आणि खादीविषयी बोलतो आहोत त्यावेळी बापूंचे स्मरण होणे स्वाभाविक आहे
जसे बापूंच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलन झाले होते तसेच आज प्रत्येक भारतीयाला भारत जोडो आंदोलनाचे नेतृत्व करायचे आहे
हे आपले कर्तव्य आहे की आपण आपले काम अशाप्रकारे करावे जे विविधतांनी भरलेल्या आपल्या भारताला एकत्र आणण्यासाठी उपयुक्त ठरेल
चल तर मग आपण अमृत महोत्सवानिमित्त हा अमृत संकल्प घेऊया की देशच कायम आपली सर्वात मोठी आस्था आणि सर्वात मोठी प्राथमिकता असेल
नेशन फर्स्ट अल्वेज फर्स्ट हा मंत्र घेऊनच आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे
माझ्या प्रिय देशबांधवांनो आज मी मन की बात ऐकणाऱ्या माझ्या युवा मित्रांचे विशेष आभार मानू इच्छितो
अगदी काही दिवसांपूर्वी माय गव्ह च्या वतीने मन की बात च्या श्रोत्यांविषयी एक अध्ययन करण्यात आले होते
या अध्ययनात असे आढळले की मन की बात साठी संदेश आणि सूचना पाठवणाऱ्या लोकांमध्ये प्रामुख्याने कोणते लोक आहेत
तर अध्ययनातून ही माहिती पुढे आली की मला संदेश आणि सूचना पाठवणाऱ्या लोकांमध्ये सुमारे 75 टक्के लोक 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत
म्हणजेच भारताच्या युवा शक्तिच्या सूचना मन की बात ला दिशा देत आहेत
मी हा खूप चांगला संकेत आहे असे मानतो
मन की बात हे एक असे माध्यम आहे जिथे सकारात्मकता आहे संवेदनशीलता आहे
मन की बात मध्ये आपण अनेक सकारात्मक गोष्टी करतो
या कार्यक्रमांचे स्वरूप एकोप्याचे आहे
सकारात्मक विचार आणि सूचनांसाठी भारताच्या युवकांची सक्रियता मला आनंदीत करते आहे
मला याचाही आनंद आहे की मन की बात च्या माध्यमातून मला युवकांचे मन जाणण्याची देखील संधी मिळते आहे
मित्रांनो आपल्याकडून मिळालेल्या सूचना हीच मन की बात ची खरी ताकद आहे
आपल्या सूचनाच मन की बात च्या माध्यमातून भारताची विविधता प्रकट करत असतात
भारतवासियांच्या सेवा आणि त्यागाचा सुगंध चारी दिशांना पसरवत असतात
आपल्या परिश्रमी युवकांची संशोधने सर्वाना प्रेरित करत असतात
मन की बात मध्ये आपण कितीतरी प्रकारच्या कल्पना पाठवत असता
आपण सर्वांवर तर चर्चा करु शकत नाही मात्र त्यातील बहुतांश कल्पना मी संबंधित विभागांना नक्कीच पाठवत असतो
जेणेकरुन त्या कल्पना प्रत्यक्षात अमलात आणल्या जाव्यात
मित्रांनो मी आज आपल्याला साईप्रनीथ यांच्या प्रयत्नाविषयी सांगणार आहे
साईप्रनीथ जी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आंध्रप्रदेशचे रहिवासी आहेत
गेल्या वर्षी त्यांनी पहिले की त्यांच्या भागात खराब हवामानामुळे अनेक शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले
हवामान शास्त्र विषयात त्यांना पूर्वीपासूनच रस होता आणि म्हणूनच त्यांनी आपल्या या रुचिचा आणि कौशल्याचा वापर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी घेण्याचा निर्णय घेतला
ते आता वेगवेगळ्या डेटा स्त्रोतांकडून हवामानाचा डेटा विकत घेतात त्याचे विश्लेषण करतात आणि स्थानिक भाषेत वेगवेगळ्या माध्यमांच्या मदतीने शेतकऱ्यांपर्यंत आवश्यक ती माहिती पोचवतात
हवामानाच्या माहितीशिवाय प्रणीथजी वेगवेगळ्या हवामानात लोकांनी काय करायला हवे याचेही मार्गदर्शन करतात
विशेषतः पूरापासून संरक्षण करण्यासाठी किंवा वादळ आणि वीज पडल्यावर त्यापासून कसे संरक्षण करायचे याची माहितीही ते लोकांना देतात
मित्रांनो
एकीकडे या तरुण सॉफ्टवेअर अभियंत्याचा हा प्रयत्न मनाला स्पर्शून जाणारा आहे
तर दुसरीकडे आमच्या एका मित्राकडून होणारा तंत्रज्ञानाचा वापरही आपल्याला थक्क करुन सोडेल
हे मित्र आहेत ओडिशाच्या संबलपूर जिल्ह्यात एका गावात राहणारे श्री इसाक मुंडा जी
ईसाक जी एकेकाळी रोजंदारी स्वरुपात काम करत होते मात्र आता ते इंटरनेटवर गाजत आहेत
त्यांच्या यू ट्यूब चॅनेल मधून ते उत्तम पैसे कमावत आहेत
ते आपल्या व्हिडिओ मधून स्थानिक पदार्थ पारंपरिक स्वयंपाक बनवण्याच्या पद्धती आपले गाव आपली जीवनशैली कुटुंब आणि आहारविहाराच्या सवयी अशा गोष्टी दाखवत असतात
एक युट्युबर म्हणून त्यांनी आपला प्रवास मार्च 2020 पासून सुरु केला होता
त्यावेळी त्यांनी ओडिशातीळ सुप्रसिद्ध स्थानिक पदार्थ पखाल शी संबंधित एक व्हिडिओ पोस्ट केला होता
तेव्हापासून त्यांनी शेकडो व्हिडिओ पोस्ट केले आहेत
त्यांचा हा प्रयत्न अनेक कारणांनी सर्वात वेगळा आहे
विशेषतः यासाठी की या उपक्रमामुळे शहरात राहणाऱ्या लोकांना ती जीवनशैली बघण्याची संधी मिळते ज्याविषयी त्यांना विशेष काही माहिती नसते
ईसाक मुंडा जी संस्कृती आणि पदार्थ या दोघांना एकत्रित घेऊन त्याचा उत्सव साजरा करतात आणि त्यातून आपल्या सर्वांना प्रेरणाही देतात
मित्रांनो आता आपण जेव्हा तंत्रज्ञानाविषयी बोलतो आहोत तेव्हा मी आणखी एका रोचक विषयावर चर्चा करु इच्छितो
आपण अलीकडेच वाचले असेल पहिले असेल की आयआयटी मद्रास च्या माजी विद्यार्थ्यानी स्थापन केलेल्या एक स्टार्टअप ने एक थ्रीडी प्रिंटेड हाऊस तयार केले आहे
या थ्रीडी प्रिंटिंग ने घराची निर्मिती कशी शक्य झाली तर या स्टार्ट अप ने सर्वात आधी थ्रीडी प्रिंटर मध्ये एक त्रिमीतीय चित्र भरले आणि एका विशिष्ट प्रकारच्या काँक्रीटच्या माध्यमातून थरावर थर चढवत एक थ्रीडी संरचना तयार केली
आपल्याला हे जाणून अत्यंत आनंद होईल की देशात अशाप्रकारचे अनेक प्रयोग सुरु आहेत
एक काळ असा होता जेव्हा छोट्या छोट्या बांधकामालाही कित्येक वर्षे लागत असत
मात्र आता तंत्रज्ञानामुळे भारतातील परिस्थिति बदलली आहे
काही काळापूर्वी आपण जगभरातील अशा नवोन्मेषी कंपन्यांना आमंत्रित करण्यासाठी एक जागतिक गृहनिर्माण तंत्रज्ञान आव्हान स्पर्धा आयोजित केली होती
हा देशातील अशा वेगळ्या प्रकारचा पहिलाच प्रयोग होता ज्याला आम्ही लाईट हाऊस प्रयोग असे नाव दिले होते
सध्या देशात सहा विविध ठिकाणी लाईट हाऊस प्रकल्पांवर अत्यंत वेगाने काम सुरु आहे
या लाईट हाऊस प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अभिनव कार्यपद्धतींचा वापर केला जातो
यामुळे बांधकामाचा कालावधी कमी होतो
त्यासोबतच जी घरे तयार होतात ती अधिक टिकावू किफायतशीर आणि आरामदायी असतात
मी अलिकडेच ड्रोन च्या माध्यमातून या प्रकल्पांचा आढावा घेतला आणि त्यांच्या कामाची प्रगती देखील प्रत्यक्ष पाहिली
इंदौरच्या प्रकल्पात विटा आणि सीमेंट काँक्रीटच्या भिंतीच्या ऐवजी प्री फॅब्रिकेटेड सँडविच पॅनल सिस्टिमचा वापर केला जात आहे
राजकोट इथे लाईट हाऊस फ्रेंच तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केले जात आहेत
ज्यात बोगद्याच्या माध्यमातून मोनोलिथिक काँक्रीट बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे
या तंत्रज्ञानाने तयार झालेली घरे संकटांचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम असतील
चेन्नईत अमेरिका आणि फिनलंडचे तंत्रज्ञान प्रीकास्ट काँक्रीट सिस्टिमचा वापर होत आहे
त्यामुळे घरे लवकर बनतील आणि त्यासाठी खर्च देखील कमी येईल
रांची इथे जर्मनीच्या थ्रीडी बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करुन घरे बांधली जाणार आहेत
यात प्रत्येक खोली वेगवगेळया जागी बनवली जाईल
आणि त्यानंतर हे पूर्ण बांधकाम एकमेकांशी जोडले जाईल
अगरतला इथे न्यूझीलैंड च्या तंत्रज्ञानाचा वापर करत पोलादी चौकटी वापरुन घरे बनवली जात आहेत ही घरे मोठ्या भूकंपाचाही सामना करु शकतील
तसेच लखनौ इथे कॅनडाच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहेत यात प्लास्टर आणि पेंटची गरज पडत नाही
आणि जलद गतीने घरे तयार करण्यासाठी आधीपासूनच तयार असलेल्या भिंतींचा वापर केला जात आहे
मित्रांनो आज देशात हे सगळे जे प्रयोग होत आहेत ते प्रकल्प मूळ इनक्युबेशन केंद्र म्हणून कामी येतील
यामुळे आमचे गृहनिर्माण नियोजनकर्ते स्थापत्यतज्ञ अभियंते आणि विद्यार्थी नवे तंत्रज्ञान समजू शकतील आणि त्याचे प्रत्यक्ष प्रयोगही करु शकतील
मी मुद्दामच या सगळ्या गोष्टी युवकांना सांगतो आहे जेणेकरुन आमचे युवक राष्ट्रहितासाठी तंत्रज्ञानाच्या नवनवीन क्षेत्रांना प्रोत्साहन देऊ शकतील
मी या गोष्टी विशेषत आपल्या युवकांसाठी सांगत आहे जेणेकरून आपले युवक राष्ट्रहितासाठी तंत्रज्ञानाच्या नवनवीन क्षेत्रांकडे प्रोत्साहित होऊ शकतील
माझ्या प्रिय देश बांधवांनो
तुम्ही इंग्रजीत एक म्हण ऐकली असेल टीओ लर्न इस टीओ ग्रो अर्थात शिकणं म्हणजेच पुढे जाणे आहे
जेव्हा आपण काही नवीन शिकतो तेव्हा आपल्यासाठी प्रगतीचे नवनवीन मार्ग आपोआप खुले होतात
जेव्हा कधी काहीतरी वेगळं नवीन करण्याचा प्रयत्न झाला आहे मानवतेसाठी नवीन कवाडे खुली झाली आहेत एका नवीन युगाचा प्रारंभ झाला आहे
आणि तुम्ही पाहिलं असेल जेव्हा काही नवीन घडते तेव्हा त्याचा परिणाम प्रत्येकालाच आश्चर्यचकित करतो
आता जसे की मी तुम्हाला विचारलं की असं कोणते राज्य आहे ज्याचा संबंध तुम्ही सफरचंदाशी जोडाल सर्वांनाच माहित आहे तुमच्या मनात सर्वप्रथम हिमाचल प्रदेश जम्मूकाश्मीर उत्तराखंडचे नाव येईल
मात्र जेव्हा मी म्हणेन की या यादीत तुम्ही मणिपूरला देखील जोडा तेव्हा कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल
काही तरी नवीन करण्याची उर्मी घेऊन युवकांनी मणिपूरमध्ये ही कामगिरी करून दाखवली आहे
सध्या मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात सफरचंदाची शेती मोठ्या प्रमाणात सुरू आहे
इथले शेतकरी आपल्या बागांमध्ये सफरचंद पिकवत आहेत
सफरचंद पिकवण्यासाठी इथल्या लोकांनी खास हिमाचल प्रदेशात जाऊन प्रशिक्षण देखील घेतले आहे
यापैकीच एक आहेत टी एस रिंगफामी योंग
योंग हे व्यवसायाने एरोनॉटिकल इंजिनीअर आहेत
त्यांनी पत्नी टी
एंजेल यांच्या मदतीने सफरचंदाची शेती केली आहे
त्याचप्रमाणे अवुन्गशी शिमरे ऑगस्टीना यांनी देखील आपल्या बागांमध्ये सफरचंदाचे उत्पादन घेतले आहे
अवुन्गशी दिल्लीमध्ये नोकरी करत होत्या
ही नोकरी सोडून त्या आपल्या गावात परत गेल्या आणि सफरचंदाची शेती सुरू केली
मणिपूरमध्ये आज असे अनेक सफरचंद उत्पादक आहेत ज्यांनी काही वेगळे आणि नवीन करून दाखवले आहे
मित्रांनो आपल्या आदिवासी समुदायात बोरे खूप लोकप्रिय आहेत
आदिवासी समुदायाचे लोक नेहमीच बोरांची शेती करतात
मात्र कोविड 19 महामारी नंतर याची शेती विशेष वाढली आहे
त्रिपुराच्या उनाकोटी येथील असेच 32 वर्षांचे युवक मित्र आहेत विक्रमजीत चकमा
त्यांनी बोरांची लागवड करून खूप नफा कमावला आणि आता ते लोकांना बोरांचे पीक घेण्यासाठी देखील प्रेरित करत आहेत
राज्य सरकार देखील अशा लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहे सरकारकडून यासाठी अनेक विशेष बागा तयार केल्या जात आहेत जेणेकरून बोरांच्या लागवडी संबंधित लोकांची मागणी पूर्ण करता येईल
शेती मध्ये संशोधन होत आहे तर शेतीच्या इतर दुय्यम उत्पादनांमध्ये देखील सर्जनशीलता पाहायला मिळत आहे
मित्रांनो मला उत्तर प्रदेशच्या लखीमपुरखीरी मध्ये करण्यात आलेल्या एका प्रयत्नाबद्दल माहिती समजली आहे
कोविडच्या काळात लखीमपुरखिरी मध्ये एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला
तिथल्या महिलांना केळ्याच्या तणांपासून फायबर बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचं काम सुरू करण्यात आले आहे
कचऱ्यापासून टिकाऊ सर्वोत्तम वस्तू बनवण्याचा मार्ग
केळ्यांचे तण कापून मशीनच्या मदतीने हे फायबर तयार केलं जातं जे ज्यूट प्रमाणे असतं
या फायबरपासून हॅन्ड बॅग सतरंजी असे कितीतरी वस्तू बनवल्या जातात
यामुळे एक तर पिकांचा कचर्याचा वापर सुरू झाला आहे आणि दुसरीकडे गावात राहणाऱ्या आपल्या भगिनी आणि मुलींना उत्पन्नाचे एक साधन देखील मिळाले आहे
बनाना फायबरच्या या कामात एका स्थानिक महिलेची रोजची 400 ते 600 रुपये कमाई होते
लखीमपुरखीरी मध्ये शेकडो एकर जमिनीवर केळ्याची शेती होते
केळ्यांचे पीक घेतल्यानंतर साधारणपणे शेतकऱ्यांना तण फेकण्यासाठी वेगळा खर्च करावा लागत होता
आता त्यांचे पैसे देखील वाचतात
म्हणजेच आम के आम गुठलियो के दाम ही म्हण इथे अगदी चपखल बसते
मित्रांनो एकीकडे बनाना फायबर पासून वस्तू बनवल्या जात आहेत तर दुसरीकडे केळ्याच्या पिठापासून डोसे आणि गुलाबजाम सारखे स्वादिष्ट पदार्थ देखील तयार होत आहेत
कर्नाटकच्या उत्तर कन्नड आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यांमध्ये महिला हे वैशिष्ट्यपूर्ण कार्य करत आहेत
त्याची सुरुवात देखील कोरोना काळातच झाली
या महिलांनी केळ्याचा पिठापासून केवळ डोसा गुलाबजाम सारखे पदार्थ नुसते बनवले नाहीत तर त्याची छायाचित्रे देखील सोशल मीडियावर शेअर केली आहेत
जेव्हा जास्तीत जास्त लोकांना या पीठाबाबत समजले तेव्हा त्यांची मागणी आणखी वाढली आणि या महिलांचे उत्पन्न देखील
लखीमपुरखीरी प्रमाणेच इथेही ही नावीन्यपूर्ण कल्पना महिलाच राबवत आहेत
मित्रांनो अशी उदाहरणे आयुष्यात काही तरी नवीन करण्याची प्रेरणा देतात
तुमच्या आसपास देखील असे अनेक लोक असतील
जेव्हा तुमचं कुटुंब मनातल्या गुजगोष्टी सांगत असेल तेव्हा तुम्ही या गोष्टीदेखील तुमच्या गप्पांमध्ये समाविष्ट करा
कधीतरी वेळ काढून मुलांबरोबर असे उपक्रम पहायला जा आणि संधी मिळाली तर स्वतःदेखील असं काहीतरी करून दाखवा
आणि हो आणि हे सगळं तुम्ही माझ्याबरोबर NamoApp किंवा मायगोव वर शेअर केलं तर मला खूप छान वाटेल
माझ्या प्रिय देशबांधवांनो आपल्या संस्कृत ग्रंथांमध्ये एक श्लोक आहे
आत्मार्थम् जीव लोके अस्मिन् को न जीवति मानवः ।
परम् परोपकारार्थम् यो जीवति स जीवति ।।
अर्थात स्वतःसाठी या जगात प्रत्येक जण जगत असतो मात्र वास्तवात खरेतर ती व्यक्ती जगत असते जी परोपकारासाठी जगते
भारत मातेच्या सुपुत्रांच्या परोपकारी प्रयत्नांच्या गोष्टी हीच तर आहे मन की बात
आज देखील अशाच काही अन्य मित्रांबाबत आपण बोलणार आहोत
एक मित्र चंदीगड शहरातलेआहेत
चंदीगड मध्ये मी देखील काही वर्ष राहिलो आहे
खूपच आनंदी आणि सुंदर शहर आहे
तिथे राहणारे लोक देखील दिलदार आहेत
आणि हो तुम्ही जर खाण्याचे शौकीन असाल तर इथे तुम्हाला आणखी मजा येईल
या चंदिगडमधील सेक्टर 29 मध्ये संजय राणा फुड स्टॉल चालवतात
आणि सायकलवर छोले भटूरे विकतात
एक दिवस त्यांची मुलगी रिद्धिमा आणि भाची रिया एक कल्पना घेऊन त्यांच्याकडे आल्या
दोघींनीही त्यांना कोविड लस घेणाऱ्यांना मोफत छोलेभटूरे खायला द्यायला सांगितलं
ते आनंदाने तयार झाले आणि त्यांनी लगेच हे उत्तम आणि नेक कार्य सुरु केले
संजय राणा यांचे छोलेभटूरे मोफत खाण्यासाठी तुम्हाला दाखवावे लागेल कि तुम्ही त्यादिवशी लस घेतलेली आहे
लसीकरणाचा संदेश दाखवला की लगेचच ते तुम्हाला स्वादिष्ट छोलेभटूरे देतील
असे म्हणतात समाजाच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी पैशांपेक्षा जास्त सेवाभाव कर्तव्य भावनेची अधिक गरज असते
आपले संजय भाऊ हेच सिद्ध करत आहे
मित्रांनो अशाच आणखी एका कामाची चर्चा मला करायची आहे
हे काम तामिळनाडूच्या निलगिरी मध्ये होत आहे
तिथे राधिका शास्त्री यांनी एम्बुरेक्स प्रकल्पाची सुरुवात केली आहे
डोंगराळ भागातल्या रुग्णांना उपचारासाठी सहजपणे वाहतुकीचे साधन उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे
राधिका कून्नूरमध्ये एक कॅफे चालवतात
त्यांनी आपल्या कॅफेच्या सहकाऱ्यांच्या मदतीने एम्बुरेक्स साठी निधी जमा केला
निलगिरी डोंगरावर आज सहा एम्बुरेक्स कार्यरत आहे आणि दुर्गम भागातल्या आपत्कालीन स्थितीत रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहेत
एम्बुरेक्समध्ये स्ट्रेचर ऑक्सीजन सिलेंडर फर्स्ट एड बॉक्स यासारख्या अनेक गोष्टींची व्यवस्था केली आहे
मित्रांनो संजय असोत किंवा राधिका त्यांच्या उदाहरणातून असं दिसून येतं की आपण आपलं कार्य आपला व्यवसाय नोकरी करता करता सेवाकार्य देखील करू शकतो
मित्रांनो काही दिवसांपूर्वी एक खूपच रोचक आणि खूपच भावनिक घटना घडली ज्यामुळे भारत जॉर्जिया मैत्रीला बळकटी मिळाली
या कार्यक्रमात भारताने सेंट क्वीन केटेवानच्या होली रेलिक म्हणजेच त्यांचे पवित्र स्मृतिचिन्ह जॉर्जियाचे सरकार आणि तिथल्या जनतेकडे सुपूर्द केले
यासाठी आपले परराष्ट्रमंत्री स्वतः तिथे गेले होते
अतिशय भावनिक वातावरणात झालेल्या कार्यक्रमात जॉर्जियाचे राष्ट्रपती पंतप्रधान अनेक धर्मगुरू आणि मोठ्या संख्येने जॉर्जियाची जनता उपस्थित होती
या कार्यक्रमात भारताची प्रशंसा करताना जे गौरवोद्गार काढण्यात आले ते कायम स्मरणात राहतील
या एका कार्यक्रमाने दोन्ही देशांबरोबरच गोवा आणि जॉर्जिया दरम्यान संबंध देखील अधिक दृढ केले आहेत
असं यासाठी कारण सेंट क्वीन केटेवान यांचे हे अवशेष २००५ मध्ये गोव्याच्या सेंट ऑगस्टीन चर्च येथे सापडले होते
मित्रानो तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल हे सगळं काय आहे आणि हे सगळं केव्हा झाले खरं तर ही चारशे पाचशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे
क्वीन केटेवान जॉर्जियाच्या राज परिवारातील मुलगी होती
दहा वर्षांच्या तुरुंगवासानंतर १६२४ मध्ये ती शहीद झाली होती
एका प्राचीन पोर्तुगाल दस्तावेनुसार सेंट क्वीन केटेवानच्या अस्थी जुन्या गोव्याच्या सेंट ऑगस्टीन कॉन्व्हेंट मध्ये ठेवण्यात आल्या होत्या
मात्र दीर्घकाळ असे मानले जात होते की गोव्यामध्ये दफन करण्यात आलेले तिचे अवशेष 1930 च्या भूकंपात गायब झाले होते
भारत सरकार आणि जॉर्जियाचे इतिहासकार संशोधक पुरातत्व शास्त्रज्ञ आणि जॉर्जियन चर्चच्या अनेक दशकांच्या अथक प्रयत्नानंतर 2005 मध्ये ते पवित्र अवशेष शोधण्यात यश मिळाले होते
हा विषय जॉर्जियाच्या लोकांसाठी खूपच भावनात्मक आहे
म्हणून त्यांचं ऐतिहासिक धार्मिक आणि अध्यात्मिक भावना लक्षात घेऊन भारत सरकारने या अवशेषांचा एक भाग जॉर्जियाच्या जनतेला भेट देण्याचा निर्णय घेतला
भारत आणि जॉर्जियाचा सामायिक इतिहासातील या बाबी जपून ठेवल्याबद्दल मी आज गोव्याच्या जनतेचे मनः पूर्वक आभार मानतो
गोवा अनेक महान आध्यात्मिक वारसांची भूमी आहे
सेंट ऑगस्टीन चर्च युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ गोव्याचे चर्चेस आणि कॉन्व्हेंट चा एक भाग आहे
माझ्या प्रिय देश बांधवांनो जॉर्जिया मधून आता मी तुम्हाला थेट सिंगापूरला घेऊन जातो जिथे या महिन्याच्या सुरुवातीला आणखी एक गौरवशाली संधी समोर आली
पंतप्रधान आणि माझे मित्र ली सेन लुंग यांनी अलीकडेच नूतनीकरण केलेल्या सिलाट रोड गुरुद्वाराचे उद्घाटन केलं
त्यांनी पारंपारिक पगडी देखील घातली होती
हा गुरूद्वारा सुमारे शंभर वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता
आणि तिथे भाई महाराज यांना समर्पित स्मारक देखील आहे
भाई महाराजजी भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी झाले होते
आणि हा क्षण स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करताना अधिक प्रेरक ठरतो
दोन्ही देशांदरम्यान लोकांमधील संबंध अशाच प्रयत्नांतून अधिक बळकट होतात
यातून हे देखील समजतं की सौहार्दपूर्ण वातावरणात राहणे आणि एक दुसऱ्याची संस्कृती समजून घेणे किती महत्त्वाचे आहे
माझ्या देशबांधवांनो आज मन की बात मध्ये आपण अनेक विषयांवर चर्चा केली
आणखी एक विषय आहे जो माझ्या मनाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे
हा विषय आहे जलसंरक्षणाचा
माझं बालपण जिथे गेलं तिथे पाण्याची नेहमी टंचाई असायची
आम्ही पावसासाठी आसुसलेले असायचो आणि म्हणूनच पाण्याचा एक एक थेंब वाचवणे आमच्या संस्कारांचा एक भाग बनला आहे
आता जन भागीदारीतून जल संरक्षण या मंत्राने तिथले चित्र पालटून टाकले आहे
पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे आणि पाणी कुठल्याही प्रकारे वाया जाणार नाही याची काळजी घेणे हा आपल्या जीवनशैलीचा एक सहज भाग असायला हवा
आपल्या कुटुंबाची परंपरा बनायला हवी ज्याचा प्रत्येक सदस्यांना अभिमान वाटेल
मित्रानो निसर्ग आणि पर्यावरण संरक्षण भारताच्या सांस्कृतिक जीवनात आपल्या दैनंदिन जीवनात वसलेले आहे
पाऊस हा नेहमीच आपले विचार आपलं तत्वज्ञान आणि आपल्या संस्कृतीला आकार देत आला आहे
ऋतुसंहार आणि मेघदूत मध्ये महाकवी कालिदास यांनी पावसाचे खूप सुंदर वर्णन केलं आहे
साहित्यप्रेमीमध्ये या कविता आजही खूप लोकप्रिय आहेत
ऋग्वेदातील पर्जन्यसूक्त मध्ये देखील पावसाच्या सौंदर्याचे खूप सुंदर वर्णन केलं आहे
त्याचप्रमाणे श्रीमद्भागवत मध्ये देखील काव्यात्मक स्वरूपात पृथ्वी सूर्य आणि पाऊस यामधील संबंध विस्ताराने सांगितला आहे
अष्टौ मासान् निपीतं यद् भूम्याः च ओदमयम् वसु ।
स्वगोभिः मोक्तुम् आरेभे पर्जन्यः काल आगते ।।
अर्थात सूर्याने 8 महीने पाण्याच्या रूपात पृथ्वीच्या संपत्तीचा वापर केला होता
आता पावसाळ्याच्या ऋतूत सूर्य संचित संपत्ती पृथ्वीला परत करत आहे
खरंच पावसाचा ऋतू केवळ सुंदर आणि आनंददायी नाही तर पोषण देणारा जीवन देणारा देखील असतो
पावसाचे पाणी जे आपल्याला मिळत आहे ते आपल्या भावी पिढ्यांसाठी आहे हे आपण कधीही विसरू नये
आज माझ्या मनात हा विचार आला कि रोचक संदर्भानेच मी आज आपली आजची मन कि बात समाप्त करावी
तुम्हा सर्वांना आगामी सण उत्सवांच्या खूप खूप शुभेच्छा
सण उत्सवांच्या काळात हे जरूर लक्षात ठेवा की कोरोना अजूनही आपल्यातून गेलेला नाही
कोरोनाशी संबंधित नियम विसरायचे नाहीत
तुम्ही सगळे निरोगी आणि प्रसन्न रहा
खूप खूप धन्यवाद